अ बॉल सुद्धा ठेवण्यात आलेले आहे आणि हे --

आणि इथे प्रत्येक अम आ ठिकाणी धाल लावण्यात आलेली आहे.

आणि इ इ आणि इथे चेयर्स सुद्धा लोकांना बसण्यासाठी आहेत परंतु इथे कोणी लोक दिसत नाही आहेत. --

हि फोटो एका हि फोटो एका दुकानामधली आहे आणि या दुकानामध्ये चिप्स कोल्डड्रिंक्स पिण्याच्या वस्तू आईसक्रीम अलग अलग प्रकारच्या आणि अलग अलग प्रकारची मिठाई मिळत आहे.

आणि जि इथे काम करती तिने मास्क लावलेला आहे.

हि फोटू एका मैदानाची आहे. एका बिल्डींग वरून हि फोटो घेतलेली आहे. आजू बाजूला पुष्कळ सारे झाडं आहेत.

हि फोटो एका प्राणी संग्रलायमधली आहेत.

आलू वगेरे अनन्स विकायल ठेवले--

ए.सी. आहेत आणि अ व्यक्ती त्याच्याकडे बघत आहेत खुर्चीवर बसलेल्या--

इथे तिकीट घर सुद्धा आहे आणि सामान नेण्यासाठी एक गाडी उभी--

त्या उड्या गार्डन मध्ये एक मंदिर सुद्धा आहे छोटंसं आणि इथं बसण्यासाठी खुर्च्या सुद्धा लागलेल्या आहेत.

रात्री जळण्यास साधे दिवे सुद्धा आहेत आणि इथे छोटेसे घर सुद्धा आहे.

हि फोटो एल एस स्टेशन ची आहेत अ ज्यामध्ये पूर्व मध्यम रेल --

हि फोटो एका दुकानाची आहे आणि या दुकानामधे ए जीन्स टॉप सगळं मिळतं. हि मॉल आहे आणि या मॉल मध्ये एक व्यक्ती आतमध्ये जात आहे.

हि फोटो एका ऑफिस मधले आहे ज्यांन मधी इथ पुष्कळ सारे लोक एका बायला सन्मानित करण्यासाठी काहीतरी देत आहेत.

हि फोटो एका सभागृहाची आहे ज्यांमध्ये इथं खंबा आहे.

हि फोटो एका जागेवरची आहेत जिथे आतमध्ये पाणी हि आहे नदीच पाणी वाहत आहे.

झुला आहे घसरमपट्टी आहे इथे सी सॉ आहे आणि लहान मुल धावन करत आहे.

हि फोटो एका पोस्ट ऑफिस ची आहे इथे ऑफिस आहे पोस्ट ऑफिस आहे इथे.

हि फोटो एका दुकानामधली आहे जिथे भगत सिग ची फोटो लागलेली आहे.

आणि इथे दोन व्यक्ती आहेत एका व्यक्तीच्या हातामध्ये इलेक्ट्रिसिटी चं बिल आहे.

आणि आजूबाजूला पुष्कळ झाड आहे आणि इथ एच.पी. हे पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपवर एकच दोन पेट्रोल पंप भरण्याच आहे.